इथून मला ऑरेंज कलर चे फुगे दिसत आहे.

काही हिरव्या कलरचे फुले दिसत आहेत आणि काही पांढऱ्या कलरचे फुले दिसत आहेत.

दोन टेबल दिसत आहेत आणि एक चेअर सुद्धा दिसत आहे.

दुकान दिसत आहे इथे --

आणि तो टेबल सुद्धा दिसत आहे.